माझं card vodafone च आहे. vodafone च हाय अच्छा

हा हा हा अच्छा त्याच्यामुळे बाहेरच बाहेरच जाऊन बोलायला लागले. actually मी दमली आज खूप चालत आले ना त म नंतर तिकडन पन अं आम्ही इकडे गेलेलो.

हा म्हणून मी बाहेर नाई जात होती ठीक आय आता मी आलीय बोला हा काय बोलू आता?

ह आता clear येते हाय तुझी आजी कुठाय? अं अं काय झालं? नाई येत आय आवाज मला

hello? hello? हा बोलो hello?

हं येते का कापून जाते मग येते मग थांबते मग येते असं आय

हा सगळं उलटय घरी असलं तर network अं येतोय बाहेर गेल तर आवाजच येत नाइया हा मी वरतीच आय माझ्या वरतीच आय मला इथे आवाज कमी येते जास्त येतय असं झालय नाई नाई मी इकडे

हां आता तू कूट हाय? मी त गच्ची वरती आय मला त network भेटते हा हा मी बाहेर आहे. माडीवर आहे मी हा आता काय करावा? हा आता हे ठीक आहे न? आता आवाज ठीक आय न? आता येत आय न आवाज? हा

हा हा येते येते आता बोला काय करायचं पुढे आपल्याला? हा काय नाई

हम्म लक्षात ठेऊन थेट लक्षात ठेऊन पुढे पुढे चालायच

माझं त त principal च झालाय role model तच झालय तुझा role model कोण हाय? माझा role model कोण हाय? आपन आपन ला role model असतात पन आपल्या गेलेल्या माणसाचे role model कोन आय आपल्याला माहितीच नाई ना जर असल असत त आपन विचार केलं असत न बाबा

आपण अं त्यांना

त्यांचा system त्यांचा living living way of pattern एकदम वेगळा होता

त्याच्यामुळे ते लोक म्हनजे अं बोलतात ना की, अं चांगल्या ह्यांच्यामध्ये चाललंय आणि त्यांचे विचारही तसे होते. चांगले अं काय बोलले?

तस राहण्यामुळे ते झालाय तस म्हंटल

आपलं कधी लग्न झालं आपलं पोर मोटे होईल त आप ते लोक कोनाला role model बोलनार ग? आपल्याला बोलनार की, आपल्या आजी आपल्या आई mummy ला

ते समजावून देणार समजावणार ना तेव्हा त्यांना समजणार त्यांना starting ला थोडं हे वाटणार जेव्हा Practically live त्यांना एक होत ना आयुष्य जेव्हा ते खेळ खेळतो ना त्याला time ला त्यांना सांगायचं की, बोलत होते न ते बरोबर बोलत होते. हा तेच तर न अं तेच मी म्हंटल आता आपण आपण आपलं role model आपण हे ते आता असं झालाय न पोरांना की, ते पिच्चरचे hero, heroine तेलोकच role model

आई आई बाप काहीच नाई नाय नाय आपल्यासारखं

ह त्यांच्यामध्ये त्यांचं role model त film star film star च असनार आहे role model अन ते cricketer लोक sports man लोक हे असेल त्यांचे

कशे बनले ते लोक स्वतःला त्याच ते लोक अं हे करून केलाय त्यांनी

चाल bye

हा हो हो जेवली जेवली मी mummy कशी आहे तुझी?

नाय बघतोय आम्ही काम त्याच अजून पन भेटलं नाई त्याला काम नाय नाय अजून भेटलं

बर काळजी घ्या अं हा हा ठीक काय ठीक काय जेऊन हा चल

नाई जेवन झालाय गच्चीवर वारा खाते बसून तू जेऊन घे आता

संगीत. संगीत हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. मनातील दुःख विसरून मनाची शांती करण्यासाठी संगीत खुप महत्त्वपूर्ण ठरते. संगीत आपल्याला मोकळ्या वेळे मधे व्यस्त ठेवते आणि मनाला शांत ठेवते. संगीताचा प्रभाव लोकांच्या मनावर काय परिणाम होतो हे कोणापासून ही लपलेलं नाही. कारण आपण कित्येक संगीतकारांना पाहिलेलं आहे, ज्यांच्या शहानिशा मधून संगीत वाहत असते. आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर असतो. आजच्या या जगात विविध प्रकारचे संगीत आहेत आपल्या आवडी नुसार ऐकत असतो. मित्रांनो संगीत ऐकणे हे कोणालाच आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीला संगीत ऐकणे आवडते. म्हणून व्यक्ती आपल्या रिकाम्या वेळेमध्ये कोणते ना कोणते संगीत ऐकत असतो. आजच्या काळातील उपासना संगीत येथे आवडते की, कोणताही सण असो किंवा कार्यक्रम असो. प्रत्येक ठीकणी आपल्याला संगीत वाजवताना ऐकायला मिळते. तसेच संगीताचा प्रभाव आज की इतका खोलवर पडलेला आहे, की लहानात लहान काम करताना देखील कानामध्ये HEADPHONES लावून संगीत ऐकत असतात. व्यस्त जीवनातील थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी संगीता शिवाय कोणताही चांगला मार्ग नाही. TECHNOLOGY ने केलेल्या प्रगतीमुळे आज संगीत सहजपणे कोठेही कधीही ऐकणे. एकदम सोपे झाले आहे. आपण घरात असो किंवा शाळेत असो किंवा रस्त्यामध्ये असो वा बस मध्ये प्रवास करत असतो MOBILE मुळे संगीत ऐकणे शक्य आहे. ने शक्य आहे. ते MOBILE हे खूपच सोपे आणि उत्तम माध्यम आहे. ज्याचा वापर करून आपण कुठेही आणि केव्हाही संगीत ऐकू शकतो. आज प्रत्येक व्यक्तीकडे MOBILE पाहायला तेव्हा येतात MOBILE प्रत्येकाकडे आहे आणि ते संगीताचा आनंद घेण्यास विसरत नाही. संगीत ऐकण्यापासून निरनिराळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. लोक TELEVISION, रेडिओ आणि संगीत PLAYER च्या मदतीने गाणे ऐकतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण संगीत हे ध्यानासारखे आहे जर आपण समर्पणाने आणि भक्तीने शिकलो तर ते मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेत सुधार करते. संगीता विषयीच्या श्रद्धा कडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ते खूप शक्तिशाली आहे जे आतल्या प्रकारच्या भावना आणि सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करते. संगीत हे एक असे माध्यम आहे, जे आपल्या आत्म्यास स्पर्श करते आणि जगातून कधीही मिटवले जाऊ शकत नाही. संगीतामुळे आपल्या मनाचे स्वास्थ्य निरोगी राहते व मन शांत आणि प्रसन्न राहते. ताणतणाव कमी होतो आणि आपले मन सुखावते आणि आपण आपले सर्व दुःख विसरून लीन होतो. त्यामुळे संगीताचा आरोग्यावर नेहमी सकारात्मक प्रभाव होतो. संगीत मानवी आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. ही एक निश्चित शारीरिक प्रक्रिया आहे आणि ज्या प्रकारे प्रकाश आणि उष्णता, निसर्ग आणि सजीव जगावर प्रभाव पडते यामुळे त्यांचे शरीर वाढते व निरोगी बनते. त्याचप्रमाणे संगीतामध्ये देखील औष्णिक आणि OPTICAL ऊर्जा असते आणि ते अन्न आणि पाणी इतकेच मनुष्याच्या विकासात महत्त्वाचे स्थान राखते म्हणून मानवीजीवनात संगीताला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून कित्येक व्यक्ती संगीत CLASSES लावून संगीत शिकतात. संगीत एखाद्या पीडित व्यक्तीसाठी औषधासारखे आहे एखाद्या पीडित व्यक्तीला संगीत ऐकायला दिल्यास, ऐकून त्वरित शांतता प्राप्त होते संगीत ऐकल्याने झोप देखील लागते व मन शांत होते. सुधारते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. संगीत आपले सभोवतालचे वातावरण देखील आनंदी ठेवते. त्यामुळे आपले जीवनावर चांगला परिणाम होतो आणि आपण देखील आनंदी राहतो. संगीताचे महत्त्व अनेक धार्मिक ग्रंथांमधून देखील आपल्याला पाहायला मिळतात. संगीतामध्ये खूप सामर्थ्य असते. संगीत खूप शक्तिशाली आहे. ते अनेक मार्गाने लोकांच्या मनात स्थान करते. जिथे हे कार्य करू शकते, तिथे खराब ही करू शकते.

पचनाशी संबंधित आजारांवर देखील संगीत NOTES द्वारे उपचार केले जातात. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाच्या संगीताच्या लहरी मध्ये त्याचे लक्ष कमी होते आणि त्याला आराम जाणवतो. त्यामुळे संगीताचे सामर्थ्य खूप मोठे आहे. ज्याप्रमाणे आपण व्यायाम किंवा योगा करून आपले शारीरिक आरोग्य किंवा बाहेरील शरीर निरोगी ठेवतो. त्याचप्रमाणे संगीत ऐकल्याने आपले आंतर आरोग्य अंतरमन निरोगी राहते. आपल्या शरीरात HARMONAL संतुलित राखते यासह हे शरीराला आणि मेंदूला आराम देण्याचे कार्य करते. ज्यामुळे हे आपल्या शरीरास शारीरिक आणी मानसिक दृष्ट्या निरोगी ठेवण्यास मदत करते. संगीत हे लठ्ठपणा आणि मानसिक समस्यांपासून आपले संरक्षण करण्याचे कार्य करते. हिंदी संस्कृतीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. संस्कृतीमध्ये प्रत्येक आनंदाचा उत्साहामध्ये संगीत वाजवले जाते आणि संगीताला महत्वपूर्ण स्थान दिलेले आहे. कोणतेही सण उत्सव असो किंवा आनंदाचा कार्यक्रम आलाच, लग्न समारंभ अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ढोल, ताशा, बँड, पताका, सनई, बासरी, दवंडी वाजवताना पाहायला मिळतात.

आणि भावना ही व्यक्त करण्याची कला ही संगीत आहे. प्रत्येकाच्या जीवनात संगीत हे उत्कृष्ट भूमिका निभावते. ते आपल्याला मोकळ्या वेळात व्यस्त ठेवते आणि जीवन शांत ठेवते.

जर तो रोज दररोज उत्कंठतेने आणि भक्तीने केला गेला तर, त्यात एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारते.

संगीत ऐकणे हे सर्वंना आवडते. ते वृद्ध असो वा लाहान असो संगीत ऐकण्यास सर्वांना आवडते. संगीताने आपले निरोगी मन ठेवू शकतो. संगीत ही मानवी जीवनातील विविध क्षणांचा महत्वाचा भाग आहे. ते मानसाच्या जीवनाला आनंद पसरवते. संगीत हा जीवनाचा आत्मा आहे आणि आपल्याला अफाट शांती देतो. संगीत केवळ माणसानी तयार केलेलं नाही, तर ते सभोवतालच्या निसर्गतही आहे.

काही नाही रे बाबा घरात बसलो होतो, बोल ना बाबा. काही नाही हे आपणा श्री भेटला होता माला.

आता श्री म्हणत होता की राम्या भेटला नाही राम्या भेटला नाही किती दिवसांनी. मी म्हंटलं काही नाही रेआहे म्हंटलं असेल म्हंटलं काम वगेरे. काय तू भेटत नाही काही नाही

अरे त्या श्रीला म्हणायचं असतं म्हणा बाबा तुला म्हणा किती फोन करावा लागतो म्हणा भेटण्यासाठी. म्हणा तुला तू नौकर तुला ती नौकरी लागल्या पासून तू तर हे झाला, विसरला म्हणा मित्रांना. त्याला झापाईचा असतं थोडं. नाही मी झापला त्याला अरे नाही म्हणजे कसं माहिती आहे का त्याचा माझा घर जवळ असल्याने त्याचं माझं बोलणं होतं राहतं माहिती आहे का. तो ऑफिस वरून आला का मग आम्ही एक तर आम्ही हे बाग तुला खडकेश्वरचं माहितीच असेल. खडकेश्वर माहिती आहे ना आपलं खडकेश्वर हा आपलं ते रंगमंदीरची शाळा आहे ना त्यांचा रंग मंदिरची शाळा आहे ना

माहितीये, खडकेश्वर माला माहितीये ना बसाईचो ना आपण आधी.

तिथे बाग तिथे कोण कोण बस्तं माहितीये का. श्री, ओम त्याच्या नंतर आनंद आणि संदीप. आणि आम्ही पाच सहा जाणं तिथे बसतो आणि मग बोलणं चालू होतं की काय बाबा काही नाही शाम्याचं काय भेटणं काही नाही मग म्हटलं बाबा इकडे येत असतो. पण मग तोह भेटल म्हटलं तुला कै फोन वगेरा

तुम्हाला दोघांचं घरचं काय जवळ राहता तुमचं घर जवळ पडतं तो एरिया कडकेश्वर. आणि माला कसं आहे माहितीये का माला यावं लागतं चांगलं दूर. मी कुठून येतो तुम्हाला पण चांगलं माहितीये मी आळशी नगरा पासून येतो. मग आळशी नगरा पासून माला येईला कमीत कमी पांदरा वीस मिनिटं लागतात आणि तुम्ही काय आहे जेवण झाल्याच्या नंतर येता जेवण तुमची होता साडे नऊ दहा वाजतात मग दहा वाजता तुम्ही बस्ता आणि मग आक्रा बारा पर्यन्त माला जमात नाही ना माला घघराच्या बाहेर निघून देत नाही न दहाच्या नंतर. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. अरे नाही मग कसं आहे माहितीये का आम्ही कामं वगेरा केले ना मग घरचे पण काही नाही म्हणत रे. कामं वगेरे झाल्याच्या नंतर आम्ही मस्ता गप्पा मारत बसतो त्या खडकेश्वर वर मग त्याच्या नंतर काय आहे माहितीये का त्याचात पण आहे न एक अभि म्हणून मित्र आहे तुला माहितीये का नाही माहीत नाही माला तो जो शाळेतला

तो कुठं राहतो माहितीये का तो आरसूलला राहतो.

हां तर आरसूल वरून पण येतो तो माहितीये का इतका लांबून येतो ह्याच्यासाठी कारण कसं आहे माहितीये का तिकडे त्याचे मित्र होते ना त्यांच्या सोबत त्याचे भांडणं झाले. कोण रे. अं काही तरी अं सूरडकर म्हणून आहे स्वप्नील म्हणून काही तरी

तर त्यांचे आणि ह्याचे या दोघांचे भांडणं झाली तर आम्ही गेलो होतो कालच हो का.

जाऊ दे त्यांच्या त्यांच्या बद्दल काय बोलायचं. ते त्यांचं काय पण बघू ते त्यांना निपटू दे त्यांना त्यांचं आपण मध्ये नाही पडायचं आपण कसं आपला मित्रत्वापणा एकदम चांगला आहे

नाही, नाही, नाही. मी पण नाही गेलो रे हेच पोरं पोरं

कोणता कॉलेजला अॅडमिशन घेतला? कोणत्या कॉलेजला आहे तू? माझा आता विवेकानंद मध्ये MA सेकंड ईयर चाललाय ना लास्ट ईयर आहे भावा. ओके, विवेकानंद कॉलेज मध्ये आहे तू? विवेकानंद कॉलेज मध्ये आहे तू?

मित्राचे मैत्रीण आहे तिकडं आणि माझ्या शाळेतल्या पण आहे माझे क्लासमेट आहे काही काही मुलं पण आहे मुली पण आहे. एखाद्या वेळीस आलो तर येतो मी तिकडं विवेकानंद कॉलेजला